फारच पुरातन काळातल वाटत आहे त्यावर कौलारू छत सुद्धा आहे.

हे अशे लहान मुलांचे खेळणी वेगेरे असल्या सारखे वाटत आहे घोडा गाडी आहे.

हे चित्र एखाद्या मॉल मधल्या दुकानाच वाटत आहे इकडे लग्गेज बॅग फिरायला जाणाऱ्या गोष्टी दप्तरे शाळेसाठी--

हे चित्र एका ट्रामपोलिन पार्क सारख दिसत आहे.

ह्या चित्रात मेट्रो च ब्रिज च बांधकाम चालू आहे इकडे बुलडोज़र दिसत आहेत.

या चित्रातली इमारत पुणे विद्यापीठा सारखी दिसत आहे.

हे चित्र शनिवार वाड्यातल वाटत आहे.

पुण्यातल्या एका बागेत जगातल सात आश्चर्य जे आहेत त्याचे काही प्रतिरूप बनवलेले आहेत हे ह्या चित्रात --

हे चित्र परत एखाद्या मशिदीच वाटत आहे यात जो खांब आहे त्याला मिनार अस म्हंटल जात.

हे पूर्ण दगडातल बनवलेल वाटत आहे.

ही एक इमारत आहे जेच्या आत बसायला बाक ठेवले आहेत या बाकान वर--

हे कुठल्या तरी बांधकाम चालू असलेल्या जागेची फरशी वाटत आहे.

ह्या चित्रामध्ये रंगीबेरंगी सूर्य फूल दिसून येत आहे जसेकी लाल पिवळे इत्यादि.

एक संग्रहालयाच चित्र दिसून येत आहे.

पाठीमागे एक निळा ड्रम ठेवलेला दिसून येत आहे.

हे एका इमारतीच दृश आहे इमारतीत जाण्यासाठी एक रस्ता आहे.

असू शकत की ही इंग्रजांच्या काळात बनवलेली इमारत असा.

ही एक बाग वाटत आहे या बागेत युद्धाच्या काळात वापरले जाणारे विमान--

हे एका इमारतीच चित्र दिसत आहे ही इमारत एखाद कारखाना असू शक--

दुकानदार बसलेला आहे जो निळा शर्ट घालून फोनवर बसलेला आहे व बाहेर बघत आहे.

ह्या दगडाच्या हत्ती वर लहान मुल बसून खेळत आहेत आणि त्याचे पालक बाजूला उभे आहेत.

ही एक इमारत आहे इमारतीत खुप खिडक्या दिसून येत आहेत.

इमारतीच्या बाजूला अजून एक इमारत आहे इमारतीच्या पुढे खुप रेती व त्यात गवत दिसत आहे.

ही एक जुनी इमारत आहे कळ अस दिसत आहे इमारत विटकरी रंगाची आहे.

हे एका वाहनतळाच चित्र आहे वाहन तळात बऱ्याच दुचाकी उभ्या आहे.

हे एक मच्छी बाजार आहे मच्छी बाजारात बरेच मच्छीचा माल ठेवलेला दिसत आहे.

हा एक जल क्रीडा स्थळ आहे.

एक रस्ता आहे एक इमारत आहे एक गाडी उभी आहे रस्त्यावर काही लोक चालत आहेत.

चित्रात बरेच लोक दिसत आहेत बरेच लोक गोळा होऊन आपापली काम करत बसलेली आहेत.

डोंगर आहे ज्याच्यावर भरपुर शेवाळ व गवत आलेल आहे सगळीकडे हिरवळ दिसत आहे.

चित्रात फूड ट्रॅक नावाची एक इमारत दिसत आहेत.

काही बायकांनी अंगावर शॉल ओढून घेतलेल आहेत व काहींनी स्वेटर घातलेले आहे.

खालती एच.यस.बी.सी. बँक आहे जेच बाहेर दुचाकी उभ्या आहेत.